काही शो पीस आहेत आणखी एक माणूस आहे जे कुंड्या जवळ उभ आहे खुप सारे माणस आहेत जे आजूबाजूला--

आणखी त्या मूर्तीला हार चडवलेला आहे जे भगवा कलरचा आहे.

हा एक हॉल आहे इथे कलर कलर मध्ये डेकोरेशन केल आहे.

एक माणूस आहे जो पाहत आहे वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी--

हा एक गार्डन आहे तिथ गार्डन मध्ये माणूस आणि बाई खेळत जात आहे तिथ गेट लावलेल आहे आणखी आजूबाजूला झाड--

हा एक पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइल च आणखी बाजूला आजूबाजूला झाडे लागली आहेत पेट्रोल पंप च्या मागे मोठी इमारत आहे.

टॉप आहे तिथे माणूस विकत आहे अ --